कंप्यूटर बदद्ल जाणून घेणार्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल एका कंप्यूटर चे वेगवेगळे घटक
तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू
सामान्यतः कंप्यूटर 2 प्रकारची असतात डेस्कटॉप किंवा पर्सनल कंप्यूटर आणि लॅपटॉप हल्ली टॅबलेट पीसी किंवा टॅब देखील बरेच लोकप्रिय आहेत
कंप्यूटर चे कार्य
एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते तो इनपुट च्या मार्गाने डेटा किंवा सूचना स्वीकारतो
वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून डेटा वर प्रक्रिया करतो तो डेटा संचित करते
तो आउटपुट च्या स्वरूपात परिणाम देते
तो कंप्यूटर च्या आतील सर्व कार्ये नियंत्रित करतो
कंप्यूटर ची मूलभूत संघटना या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे
इनपुट युनिट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आउटपुट युनिट इनपुट युनिट कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये डेटा आणि प्रोग्राम्स प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने मदत करते
कीबोर्ड माऊस कॅमेरा आणि स्कॅनर हे काही इनपुट साधने आहेत
सेंट्रल प्रोसेसिंग युनिट arithmeticअर्थमेटिक आणि लॉजिकल operationsलॉजिकल ऑपरेशन्स सारखे कार्य करते
तसेच डेटा आणि सूचना संचित करते
विशेषत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी
असे दिसते
त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे अनेक पोर्टस् आहे
आपण थोड्या वेळात ते शिकू
ते डेटा आणि सूचनाघेते त्यावर प्रक्रिया करून आउटपुट किंवा परिणाम देते
ऑपरेशन सुरू करण्याचे कार्यास प्रोसेसिंग म्हणतात
आउटपुट नंतर स्टोरेज युनिट मध्ये डेटा आणि सूचना सह संचित होते
डेटा पासून परिणाम उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला जे यूनिट समर्थन करते त्यास आउटपुट यूनिट असे म्हणतात
मॉनिटर आणि प्रिंटर हे काही आउटपुट साधन आहेत सामान्यतः एका डेस्कटॉप कॉम्प्यूटर ला 4 मुख्य घटक असतात
मॉनिटर सी
यू कीबोर्ड आणि माउस कॅमेरा प्रिंटर किंवा स्कॅनर देखील कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते
त्यास आपण मॉनिटर किंवा कॉम्प्यूटर स्क्रीन असे म्हणतो
ते टीव्ही स्क्रीन सारखे दिसते
हे कॉम्प्यूटर चे व्हिज्युअल डिस्पले युनिट आहे
हे कंप्यूटर चे यूज़र इंटरफेस दर्शवितो
एखादा विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो
कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट कॅरक्टर आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे
हा कॉम्प्यूटर माउस आहे
विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे
लेफ्ट माउस बटन दाबणे हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते
राइट माउस बटन दाबणे शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो
स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी माउस व्हील वापरला जातो
कॉम्प्यूटर माउस कीबोर्ड याशिवाय कॉम्प्यूटर संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे
आता सीपीयू चे विविध भाग पाहु
सीपीयू च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे ते म्हणजे पॉवर ONपावर ओन् स्वीच्
कॉम्प्यूटर चालू करण्यासाठी हे स्वीच् दाबणे आवश्यक आहे
आवश्यक असल्यास आपल्याला कॉम्प्यूटर रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून रिसेट बटन ही आहे अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक यूएसबी पोर्टस् आणि dvdcd रोम रीडर रायटर असल्याचे लक्षात येईल
यूएसबी पोर्टस् कॉम्प्यूटरला पेन ड्राइव्हस् कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात
आणि डीव्हीडी cd रोम रीडर रायटर एक सीडी किंवा डीव्हीडी रीड किंवा राइट करण्यासाठी वापरले जाते
आता कंप्यूटर ची मागची बाजू बघूया
मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स सीपीयू ला कंप्यूटर च्या इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते
हे केबल्स वापरले जाते
सीपीयू च्या आतअनेक घटक आहेत
कॉम्प्यूटर चालू होतो तेव्हा हे सर्व घटक कार्य करतात आणि उष्णता निर्माण करतात मागे असलेला फॅन घटकांना थंड होण्यासाठी आवश्यक हवेचा प्रवाह पुरवीतात
अन्यथा अती गरमि मुळे सीपीयू ला नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो
हे केस कूलिंग फॅन आहे
हे सीपीयू चे तापमान सामान्य ठेवते आणि अती गरमि ला प्रतिबंधित करते
पॉवर सप्लाय युनिट ला PSUही म्हणतात जे कंप्यूटर ला पावर पुरविते
आता विविध घटक सीपीयू ला
कनेक्ट करणे शिकू
दाखविल्याप्रमाणे टेबल वर सर्व घटक ठेवा
दाखविल्याप्रमाणे टेबल वर सर्व केबल्स ठेवा
प्रथम सीपीयू ला मॉनिटर कनेक्ट करू
दाखविल्याप्रमाणे मॉनिटर वर पॉवर केबल कनेक्ट करा
आता दुसरे टोक पॉवर सप्लाय सॉकेट
ला कनेक्ट करू
हे सीपीयू चे पॉवर केबल आहे
ते दाखविल्याप्रमाणे सीपीयू कनेक्ट करा
नंतर पॉवर सप्लाय सॉकेट
ला कनेक्ट करा
पुढे दाखविल्याप्रमाणे ते कीबोर्ड केबल सीपीयू ला कनेक्ट करा
कीबोर्ड साठी पोर्ट चा रंग सहसा जांभळा असतो
तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता
अन्यथा यूएसबी कीबोर्ड आणि माउस कोणत्याही यूएसबी पोर्टस् ला कनेक्ट करू शकता
उर्वरित यूएसबी पोर्टस् पेन ड्राइव्ह हार्ड डिस्क इ कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो
हे LANल्यान केबल आहे
आणि हे एक लॅन पोर्ट आहे
ते एक वायर्ड कनेक्शन जे कॉम्प्यूटर ला नेटवर्क सह कनेक्ट करण्याची परवानगी देते
लान cableल्यान केबल चे दुसरे टोक मोडेम किंवा wi फी राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे
आपण दुसर्या ट्युटोरियल मध्ये wi फी कनेक्शन कन्फिगर करण्याबदद्ल शिकू
लेड lightएलइडी लाइट लुकलुक होईल
जेव्हा लान portलैन पोर्टसक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल
तुम्हाला सीपीयू वरील इतर सिरीयल पोर्ट असल्याचे लक्षात येईल
हे पीडीएएस मोडेम किंवा इतर सिरियल डिव्हाइसकनेक्ट करण्यासाठी वापरली जातात
तुम्हाला सीपीयू वर
काही समांतर पोर्ट आहेत हे लक्षात येईल
हे प्रिंटर स्कॅनर इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात
आता ऑडियो jacksऑडियो जॅक्स कडे पाहु
गुलाबी पोर्ट मायक्रोफोन कनेक्ट करण्यासाठी वापरली जाते
निळा पोर्ट कनेक्ट करण्यासाठी उदा एक रेडिओ किंवा टेप प्लेयर पासून लाईन inलाइन इन आहे
हिरवा पोर्ट हेडफोन स्पीकरहेडफोन किंवा लाईन outलाइन आउटकनेक्ट करण्यासाठी आहे
आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे चला कंप्यूटर चालू करूया
सर्व प्रथम monitorमॉनिटर आणि सीपीयू चे पॉवर supplyपावर सप्लाइ बटन चालू करा
आता monitorमॉनिटर वरील पॉवर ONपावर ओन् बटन दाबा
आणि त्यानंतर सीपीयू च्या अग्र भागी असलेले पॉवर ONपावर ओन् स्विच दाबा
प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल
ही बायोस सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते
कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कॉम्प्यूटर मध्ये किती मेमरी आहे या बदद्ल माहिती देते
आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते
बायोस हे सॉफ्टवेअर आहे
सीपीयू ला कॉम्प्यूटर चालू होते तेव्हा त्याची प्रथम सूचना देते
ऑपरेटिंग सिस्टम लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमस इंटरफेस दिसेल
जर तुम्ही उबंटू लिनक्स यूज़र असाल तर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल
आणि जर तुम्ही विंडो यूज़र असल्यास तुम्हाला ही स्क्रीन दिसेल
आता संक्षिप्तपणे लॅपटॉप कडे पाहु
लॅपटॉप कंप्यूटर पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत
लॅपटॉप हे लहान आणि हलके असते ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या मांडीवर ही करू शकतो
म्हणून त्यास लॅपटॉप म्हणतात
यात डेस्कटॉप कॉम्प्यूटर सारखे समान घटक असतात डिसप्ले कीबोर्ड समावेश करून
टचपॅड हे एक निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे
सीडी डीव्हीडी रीडर रायटर आणि माइक आणि स्पीकर्स एकच युनिट मध्ये तयार केले असतात
याशिवाय लान पोर्ट आणि यूएसबी पोर्टस्
व्हिडिओ पोर्ट वापरून आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो
ऑडियो jacksऑडियो जॅक्स हे माइक आणि हेडफोन्स
साठी संबंधित ऑयकॉन सह सहज ओळखण्यायोग्य आहेत
कूलिंग fanकूलिंग फॅन हे लॅपटॉप मध्ये अंगभूत आहे
हे लॅपटॉप ला अती गरमि पासून दूर ठेवते
लॅपटॉप एक एसी अडॅप्टर द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे म्हणून ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते
संक्षिप्त रूपात आपण शिकलो डेस्कटॉप आणि लॅपटॉप बद्दल विविध घटक आणि डेस्कटॉप विविध घटक कनेक्ट करणे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो